पपई आहेत कायतरी धरलेलय वर--

टायगर दिसतोय टायगर झोपलेला आहे झाड आहे वातावरण शुद्ध दिसतय.

अ छान आहे सामाजिक न्याय विचार अभिव्यक्ति सगळ असत त्याठिकाणी.

ग्राउंड खोलवर आहे ग्राउंड आहे छान दिसतय वातावरण दृश वेगैरे सुंदर आहे खूप साऱ्या गाड्या दिस --